देखील संभवता असते. आज महाराष्ट्रातील मुंबई हे शहर संपूर्ण जग जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर बनलेले आहे. हि बाब अनंत चतुर्दशीच्या निम्मित निघालेल्या विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने दोन पटीने वाढलेल्या ध्वनी प्रदूषणामुळेच ध्वनी प्रदूषणामुळे स्पष्ट झाली आहे. तसेच गणेश चतुर्थी उत्सवाप्रमाणेच दहीहंडी मधेही ढोल ताशाचा ढणढणाट DJ आणि कर्णकर्कश आवाजामध्ये ठाणे शहरात बेलगाम धिंगाणा धिंगाणा सुरु असतो. त्यावेळी रस्त्यावर DJ वर वाजणारे लुंगी Dance अं अशाप्रकारचे हिंदी गाण्यांचा धिंगाणा सुरु होता. शिवाय शाळे महाविद्यालय hospital, पोलीस मुख्यालय शाळेत आणि सरकारी कार्यालय परिसर अशा शांत प्रिय रो क्षेत्रात हि आवाजाची मर्यादा अजिबात पाळली जात नव्हती. खरतर ध्वनी प्रदूषण शाळेमध्ये ध्वनी प्रदूषण करणाऱ्या कडक कारवाई करण्यासोबत ध्वनी प्रदूषण करणारे साहित्य जप्त करण्याचे अधिकार पोलिसांकडे देण्यात आलेले आहेत. मात्र स्वयंसेवी संस्थेच्या निरीक्षणावरून अस लक्षात येते. कि असे नियम तोडले जात असताना हि ठाणे शहरातील पोलीस मात्र कानाडोळा करून काम करत आहेत. पण ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी उड्डाणपूल व road वर आवाज प्रतिबंधक लावण्यात आलेली आहेत. तसेच जर पुलाच्या कड्या भोवती fiber चे सात foot उंचीचे अडथळे उभारले. तर आवाजाची तीव्रता कमी करण्यास आपल्याला मदत होऊ शकते. सर्व पंतांनी जप केला आणि बंडा बहाद्दूर ला आपला सेनापती म्हणून निवडले, तो सामान्य लोकांचा मित्र होता आणि त्यांच्या समस्या अतिशय काळजी पूर्वक ऐकत असे ज्या साठी तो कधी कधी स्वतःला धोक्यात घालत असे. धार्मिक अखंडता कोणत्याही धार्मिक पुस्तकाची किंवा धार्मिक पुस्तकाची कधीही विटंबना हल्ला किंवा इजा केली नाही. हेच ते लुबाडण्याचा कट्टर विरोधक होते त्यांची समाधीही तीनशे वर्षानंतर उभी राहिली.

लग्न

हा नैवध्य गुरु निर्यादानुसार,

हे राजे मी तुमचा विश्वासघात केला आहे, ती चूक नष्ट करण्यासाठी मी मोबदली शिखांना देत आहे आणि गरज पडल्यास मी सर्वस्वाचा त्याग करील.

वाढवणे हा या mission चा उद्देश्य आहे, digital india म्हणजे काय digital india हे हा भारता हा भारत सरकारचा ग्रामीण भागात यास with internet सेवा प्रदान करण्याचा उपक्रम आहे, mission digital india एक जुलै दोन ह दोनहजार पंधरा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी made in india भारत माल भारत माला, startup india भारत make आणि standup India यासारख्या इतर सरकारी योजनेसाठी लाभार्थी योजना म्हणून सुरु केली होती. digital India प्रामुख्याने खालील प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करते. प्रत्येक नागरिकांसाठी उपयुक्तेचा स्रोत म्हणून digital पायाभूत सुविधा प्रदान करा मागणीनुसार प्रशा प्रशासन आणि सेवा, नागरिकांच्या digital अधिकाराची काळजी घेणे digital india चे स्तंभ broadband महामार्ग broadband broadband महामार्ग ग्रामीण शहरी आणि राष्ट्रीय माहिती,

उपविभ उपविभागांचा समावेश कर करतात, दूरसंचार विभाग मंडल विभागासाठी जवाबदार आहे आणि संपूर्ण प्रकल्पाची किंमत सुमारे बत्तीस,

EE governance IT च्या मदतीनं सरकारी विभागामध्ये ते ते बदलण्यासाठी सर्वात महत्वाचे असलेले व्यवहार वाढले आहे, कार्यक्रम, सबलीकरण online अर्जाचा मा मागोवा घेणे आणि online भांडार तयार करणे असा विविध बाबींचा समावेश आहे. electronics, manufacturing हा घटक समिती शून्य आयात लक्ष करण्यासाठी आहे, त्यामध्ये कर सवलीत, कौशल्य विकास आणि सरकारी संस्था संस्था द्वारे खरेदी असा समावेश आहे, mobile connectivity मध्ये सार सार्वत्रिक प्रवेश,

एकूण बेचाळीस हजार तीनशे गावे समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट आहे, E क्रांती E governance सह प्रकल्प प्रकल्पामध्ये, वेगवेगळ्या टप्प्यांवर एकतीस म एकतीस मोहीम आहेत cabinet सचिवांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय E governance यांवरील आपे

शिक्षित करण्यावर भर देते, electronics आणि माहिती तंत्रज्ञान विभाग हा, हा या योजनांचा noodle विभाग असेल, सार्वजनिक internet service कार्यक्रम या कार्यक्रमात दोन उपघटक आहेत उदाहरणतः common service centers आणि post office बहुसेवा केंद्र electronics आणि माहिती तंत्रज्ञान विभाग nodle विभाग आहेत सर्वांसाठी, हि online internet website सर्वांसाठी माहिती data ची निसिम्म सेवा आहे आणि social media आणि my government सारख्य web आदी आधारित system सह वास्तववादी सहभाग वर लक्ष केंद्रित करते, digital india mission फायदे, digital india mission हा एक उपक्रम आहे जो देशातील ग्रामीण भागांना high speed internet connectivity ने जोडण्याची योजना आखत आहे digital india mission चे काही फायदे पुढील प्रमाणे आहे ग्रामीण भागात सुमारे बावीस हजार post office शाखा electronics पद्धतीने जोडलेल्या आहे, E governance हि संबंधित electronic व्यवहार सुमारे दोन हजार चौऱ्ह्यात्तर दोनशे सव्वीस किमती मध्ये वाढले आहे.

project अंतर्गत एक सामान सेवा केंद्र तयार करण्यात आले आहे, जे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामध्ये प्रवेश प्रदान करते CSCE governance शिक्षण, आरोग्य telemedicine मनोरंजन खाजगी सेवा आणि इतर सरकारी सेवांशी संबंधित multimedia सामग्री प्रदान करते. solar lighting LED assembly unit आणि Wi-Fi या सारख्या सुविधांनी सुसज्ज असलेल्या digital गावांची उदघाटन सेवा विसरण्यासाठी Internet data चा वापर प्राथमिक साधन म्हणून केला जातो सध्या internet वापरकर्त्यांची संख्या दहा पंधरा दशलक्ष दैनंदिन वापरकर्त्यांवरून तीनशे दशलक्ष झालेली आहे आणि दोन हजार बावीस पर्यंत हि संख्या दुप्पट होईल अश्या अंदाजा आहे digital india mission मध्ये, mission चे ध्येय digital india mission म्हणजे सश सशक्तीकरण शक्ती या उप या उपक्रम, या उपक्रमात तीन मुख्य घटक आहे digital पायाभूत सुविधा digital वितरण सेवा आणि digital सुरक्षा साक्षरता या मध्ये हे देखील समाविष्ट आहे, सर्व क्षेत्रांमध्ये common service center CSC मध्ये सह सहज service देण्यासाठी सर्व ग्रामपंचायती मध्ये high speed internet network उपलब्ध करून देणे digital India कार्यक्रम विद्यमान योजना वेगळ्या पद्धतीने आयोजित करण्यावर देखील लक्ष केंद्रित करतो ज्या

initiative कल्पना आणि विचाराणा व्यापक दृष्टिकोनातून एकत्रित करते जेणेकरून जेणेकरून या, प्रत्येकाला मोठ्या ध्येयाचा भाग म्हणून पहिले जाईल digital india नोंदणी साठी एक पायऱ्या digital india चे नोंदणी करण्यासाठी या सोप्या चरणांचे, अनुसरण करा digital india website च्या मुख्य पृष्ठास भेद द्या franchise नोंदणी करण्यावर click करा आणि portal वर आपले नोंदणी करा एक पृष्ठ संपर्क franchise form नाव, email ID mobile number या सारखे तपशील भरा, पत्ता सह PIN code राज्य देश किरकोळ विक्रेत्यांच्या दुकानाचे नाव विद्यमान व्यवसाय यानंतर संबंधित कागदपत्रे upload करण्यासाठी आधार card PAN card photo आणि digital स्वाक्षरी सारखे कागदपत्रे upload करावी प्रत्येक श्रेणी च्या खाली असलेल्या button वर click करा file DPI आकारासह dot JPEG format मध्ये असावी आता. अर्ज submit करा. बटनावर click करा तुम्हाला तुमची नोंदणीकृत email ID चोवीस ते अट्ठेचाळीस तासात अट्ठेचाळीस तासांच्या आत अट्ठेचाळीस तासांच्या आत वापरकर्ता ID आणि password प्राप्त होईल तुमचे तुमचा वापरकर्ता ID आणि password सह login करू शकता, login करू शकता digital india portal वापरून digital india mission मध्ये आवेदन भारत सरकारने देशातील ग्रामीण भागांना high speed network आणि जोडण्यासाठी digital india उपक्रम सुरु केला आहे या मोहिमेमध्ये

चा वेग कमी झाला आहे काही लहान आणि माध्यम उद्योगांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास असं अक्षम आहे, परिस्थिती शी जुळून घेण्यासाठी आढळ आढळण्यात, आढळणाऱ्याना तोंड द्यावे लाग लागले आहे digital तंत्रज्ञानाचा क्षेत्रात कुशल मनुष्यबळाचा अभाव अखंड internet access साठी smartphone च्या प्रवेशा ची पातळी कमी करते cyber सुरक्षा तज्ञ् digital ग्रहांच्या वाढत्या धोक्याची तपासणी आणि निरक्षण करण्यासाठी पाहतात digital पैलूंच्या काळात ग्राहक शिक्षणाचा अभाव digital India internet connectivity वाढणे digi digital india mission हि भारत सरकारने सुरु केलेली एक मोहीम आहे, जेणेकरून सरकारी सेवा नागरिकांना online सहज उपलब्ध व्हाव्या तंत्राच्या क्षेत्रात देखील digital system म्हणून intenet connectivity वाढणे वाढवणे हा mission चा उद्देश्य आहे digital connect india म्हणजे काय digital india हा भारतात सरकार ने ग्रामीण भागात high speed internet सेवा प्रदान करण्यासाठी करण्याचा उपक्रम आहे mission digital india एक जुलै दोन हजार पंधरा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी made in India भारत माल startup india

करते तर ते नागरिकांसाठी उपयुक्तेचा स्रोत म्हणून digital पायाभूत सुविधा म्हणून मागणी नुसार प्रशासन आणि सेवा नागरिकांचे digital अधिकारांची काळजी घेणे digital India चे स्तंभ broadband महामार्ग, broadband महामार्ग, ग्रामीण शहरी आणि राष्ट्रीय माहिती पायाभूत सुविधा यातील उपविभागांचा समावेश करतात. दूरसंचार विभाग model विभागाची जवाबदार आहे आणि संपूर्ण प्रकल्पाची सुमारे बत्तीस कोटी आहे.

सरळीकरण online अर्जाचा मागोवा घेणे आणि online मंडळ तयार करणे असा विविध बाबींचा समावेश आहे. elctronic electronic manufacturing हा घटक anything शून्य आयात लक्ष करण्यासाठी आहे या मध्ये कर सवलत कौशल्य विकास आणि संस्था द्वारे, खरेदी याचा समावेश आहे mobile connectivity मध्ये सार्वत्रिक प्रवेश हा स्तंभ network penetration वाढण्यासाठी आणि देशातील connectivity यांत, अंतर भरून काढण्यावर लक्ष केंद्रित करतो ऐकून बेचाळीस हजार तीनशे बावीस समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट आहे, E क्रांती, E governance प्रकल्पामध्ये वेगवेगळ्या टप्प्यां टप्प्यानंतर्गत एकतीस मोहिमा आहे cabinet च सचिवांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय E governance plan plan वरील समावतीत दहा नवीन MNPSE क्रांती मध्ये समाविष्ट केले आहे IT job साठी हा हा स्तंभ लहान शहरे आणि

internet service कार्यक्रम या कार्यक्रमात दोन उपघटक आहेत उदाह्रणतः common service center आणि post office बहूसेवा केंद्र electronics आणि माहिती तंत्रज्ञान विभाग हा,

Bye. मनुबाई मृत्यू सोळा मे सोळाशे पाच शाहजादा नूर उद्दीन मोहम्मद बिन भावी मुघल सम्राट जहांगीर आरणि, राजकुमार खुसरो मिर्झा यांच्या आईची पहिली पत्नी मुलाला जन्म दिल्या नंतर तिला बेगम हि पदवी मिळाली माणबाई हि अंबरेचा राजा, भगवंत दास यांचा कन कन्या होती आणि पंधराशे पंच्यांशी मध्ये वयाच्या पंधराव्या वर्षी तिचा चुलत भाऊ सलीम शी विवाह झाला होता. सलीम ची पत्नी म्हणून तिची योग्य निवळ नव्ह नव्हती कारण ती आणि तिचे वडील दोन्ही हि, दोघेही मानसिक दोष मानसिक दचक्याचे, अस्थिर होते. भगवंत यांनी एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला आणि माणबाईचा किंवा त्याचा त्यांच्या हातून त्यांचा मृत्यू झाला ती एक मानसिक विस्कळीत, स्त्री होती त्या विचारांचे सहज गैरवर्तन दिले जाते आणि तिचा अपमान केला जातो तो जहागीर च्या बहू पत्नीक आणि, प्रामुख्याने मुस्लिम घराण्यातील राजपूत राजकुमारी साठी खूप जागा होती इनायत तुल्लाह म्ह म्हणाले स्त्रीला माणबाई हरमेच्या इतर, स्त्रियांपैकी उच्च दर्जा हवा होता आणि तिचा इच्छेला विरोध झाला तरी ती हिसंक होईल. जहांगीर लिहतात वेळोवेळी त्याला, भ्रमनिरास झाला होता आणि त्याचे वडील आणि त्याच्या सर्व भावांनी त्याला सांगितले कि तो वेडा आहे. सोळा मे सोळाशे पाच रोजी माणबाई, माणबाईंनी आत्महत्या केली आणि आपल्या जीवनाचा त्याग केला मुहिद अली ने सांगितले कि त्याच्या आत्महत्येचे कारण सलीम च्या,

यांच्यातील संबंध कधीच सुखावह नव्हते दक्षिणेकडून आग्रा कडे येत असताना ओरछाचा राजा बिरसिंग यांच्या हातून, अकबर ने आपल्या जवळ च, विश्वासू आणि चारित्र्यकार अब्दुल फझल याला मारले तेव्हा त्यांच्यात भांडण झाले त्या हत्तीचे सविस्तर वर्णन, असाच देव, देव यांनी त्यांच्या वाक्या असद बेग या कथनात केले आहे. फजल हा जहांगीर ला राजा बनवायचे नव्हते. अब्दुल फजल च्या नजरेत जहांगीर ला फार मोठे स्थान नव्हते हे वास्तव आहे पण त्यांचा मारण्याचा एकमेव कारण होता का? मुंबई ही भारतातील महाराष्ट्र राज्यातील राजधानी असून भारतीय सार्वजनिक लोकांची लोकसंख्या असलेला शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे तीन कोटी एकोणतीस लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले आहे. मुंबई हे भारताच्या व दक्षिण पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वात जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरासह मुंबई जगातील पाचवे सर्वात मोठे शहर आहे आणि मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभलेले असून या बंदरातून भारताची सागराची मार्गाची पन्नास टक्के मालवाहतूक होते. मुंबई हा एक जिल्हा सुद्धा आहे. मात्र तिथे जिल्हा परिषद नाही. मुंबई शहर हे त्याच्या रेल्वे वाहतुकीसाठी प्रसिद्ध आहे. वडापाव हा मुंबईचा मानाचा पहिला खाद्यपदार्थ आहे. अठरावे शतकाच्या मध्ये काळात ब्रिटिशांनी कुलाबा लहान कुलाबा माहीम, माजगाव, परळ, वरई आणि मलाबार हम्म या सात बेटांचे एकत्रीकरण करून मुंबई बनवली. एकोणिसावे शतकात मुंबईची आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि वीस सहाव्या शतकामध्ये स्वातंत्र्यवळीचा पाया मुंबईत मजबूत झाला. एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताला सर्वात स्वातंत्र्य. मिळताना मुंबई शहर हे ब्रिटिशांनी बनवलेले मुंबई हिला यातच राहिले. एकोणीसाठ साली संयुक्त महाराष्ट्र चळवळी नंतर भाषावर.

शिवसेनेची भाजप युतीची सरकार सत्तेत आल्यानंतर या शहराचे नाव बॉम्बे पासून मुंबई करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय शहर बनले आहे. मुंबईची स्थापना करणार्‍या मूळ कोळी जमातीच्या लोकांचे येथे वास्तव आहे. आजही मुंबई शहरात कोळी जमातीची. व शुद्ध ग्रामीण असलेल्या आगरीची न्यातीय वास्तव्य दिसून येते. हे क्षत्रिय कुलावतंस आहेत मुंबई बेट पोर्तुगीज. साम्राज्याच्या समाजाच्या कडे सुपुत्र करण्यापूर्ती आणि त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या

कॅथरीनशी लग्न केले आणि तिचा म्हणून चार्ल्सने बंदर प्राप्त केले आणि मुंबईतील सात बेटे दिली. अठराव्या शतकाच्या मध्यवर्गी हॉर्नबी विलार्ड प्रकल्पातून बॉम्बेचे आकार बदलले गेले. शेवटी समुद्रपासून सात बेटांमध्ये परिसराची पुनरावृत्ती झाली मुंबई हे एकच बेट झाले माहीम वरली

आमची वरली मलाबार शेतीशी जोडली गेली. रिझर्व बँक मुंबई शेअर बाजार राष्ट्रीय शेअर बाजार या महाराष्ट्राच्या आर्थिक संस्था या शहरात आल्या.

लोक मुंबईत येतात मुंबई हे बॉलीवूड आणि मराठी सिनेमा उद्योगाचे केंद्र आहे बोरिवली नॅशनल पार्क किंवा कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईच्या तच आहे. अनुक्रमणिका नाव मुंबईचे नाव मुंबई मुंबादेवी पासून पडले असं समज आहे पोर्तुगीजांच्या बहिणी या नावाने इंग्रजांनी फॉर्म बॉम्बे केले मुंबई आणि बॉम्बे हे तीनही स्त्रीलिंग नावा एकाच वेळी प्रचलित होती. काहीजण या नग नगरीला मुंबापुरी म्हणतात एकोणीस पंचानो मध्ये या शहराचे बॉम्बे हे अधिकृत नाव बदलून मुंबई करण्यात आले इतिहास मुंबईत ही सात बेटांच्या समूह होता. या बेटावर पाषाण युगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत त्याचा सर्वात जुना लिखित पुरावा इसवी सन पूर्व दोनशे पन्नास सालातील असून यात मुंबई शहराचा उल्लेख ग्रीकांनी नोंदवला आहे. इसवी सन पूर्व तीनच्या सुमारास ही बेटा सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्यातील समाविष्ट होती. शिलाहार हा हिंदू समाजात ज्याने तेराशे त्रेचाळीस मुंबईवर राज्य केलं व नंतर गुजरातच्या मुस्लिम समाजाने मुंबई हस्तगत केले. एलिफंट गुफा वाळकेश्वर मंदिर ही याच काळातील आहेत. पंधराशे चौतीस साली पोर्तुगीजांनी बहादूर शाहाकडून मुंबई काबीज केली. बॉम्ब बाह्य असे नाव दिले. सोळाशे एकसष्ट रोजी पोर्तुगीजांनी मुंबई इंग्लंड इंग्लंड चा राजा दुसरा शाल याच्या कॅथरीन ब्रेस ब्रिगेन्झा या पोर्तुगीज राज कन्याशी झालेल्या लग्नात हुंडा म्हणून देऊन टाकली व नंतर हीच मुंबई ब्रिटिश

योग्य वाटली. मुंबईकडे कोळी समाजातील लोक हे मुंबई पूर्व मुंबई पूर्व बनण्याअगोदर पासून समुंदर किनारे पटिया अस्तित्वात आहे म्हणून मुंबई ही कोळी लोकांची आहे असे सांगत येते. त्यांचे समुद्रावर उदरनिर्वाह आहे हे कोळी समाजातून मासे पकडून ते ताजे असताना बाजारात विकतात किंवा सुकून पावसाळ्यात स्वतःसाठी किंवा विकण्यासाठी ठेवतात. जिथे कोळी समाजाची वस्ती असते त्याला कोळीवाडा असे म्हणतात. मुंबईत असे बरेच कोळीवाडा आहे. तसेच मुंबईमध्ये आगरी आणि कोळी समाजाबरोबर भंडारी समाज येथे हेक्सा मोल्ड उद्या रविवार अं अगदी पालघर ते प्रभादेवी व डोंगरी पर्यत्न हा समाज असलेला होता. परंतु कालांतराने तो इतरत्र स्थलांतरित. झाला दादर माहीम प्रभादेवी हा भंडारी समाजातील आणि मुंबई एकेकाळी थोर समाजसेवक श्री भागोजी शेठ किर यांचा विभाग जसे मोहीम

मांडवी, चारकोप, बंदर, पकाडी, खार गोराई, मालाड, मड, आगरी समाज ही मुंबई ठाणे आणि रायगड जिल्ह्यात खाड्यात नदीकडे आणि भात कचरांच्या ठिकाणी बहुसंख्यता आहे. एकोणीस एकतीसच्या जनकल्यानुसार आगरी लोकांनी लोकसंख्या मुंबई शहर जिल्ह्यात सात हजार चारशे तेऐंशी, तर मुंबई उपनगर जिल्ह्यात सात हजार तीनशे वीस

विशेषण सोळाशे एकसष्ट मध्ये दहा हजार ते सोळाशे सत्तेचाळीस मध्ये सात हजार सोळाशे सत्त्यासी रोजी ईस्ट इंडिया कंपनीने आपले मुख्यालय सुरतेहून मुंबईत हलवले. कंपनीने मुंबई हे शहर मुंबई इलाख्याची बॉम्बे प्रोविन्स राजधानी झाली. अठराशे पंचाहत्तर ते अठरा पंचेचाळीस पर्यंत हॉर्न बी वेलाड याच्या आपल्या भागात याची बेटी जोडून जमीन सलग करण्याचे काम मुंबईत सुरू होते. याच्या परिणाम मुंबईने क्षेत्रफळ वाढून चारशे अडतीस चौरस कीमी झाली अठराशे त्रेपन्न रोजी आशियातील पहिला लोक ग्रह मुंबईपासून सुरू झाला. अमेरिकन यादव यादवी युद्धाच्या काळात मुंबईही जगातील प्रमुख कापूस बाजारपेठ म्हणून उद्यास आली. उद्यास आली शहराची शहराची भरभराट सुरू झाली. सुजस कालव्याच्या निर्मितीनंतर मुंबई हे अरबी समुद्रातील प्रमुख बंदर झाले. पुढील तीस वर्षात मुंबई शहराची भरभराट झाली

खालोखाल दुसरे मोठे शहर बनले. भारतीय स्वतंत्र युद्धामध्ये मुंबई प्रमुख केंद्र होते. महात्मा गांधी ने एकोणीसशे बेचाळीस मध्ये भारत छोडो आदलं मुंबईतून सुरू केले भारताचे स्वतंत्र नंतर मुंबईही बॉम्बे इलाख्याची राजधानी झाली. एकोणीसशे पन्नास साली मुंबई शहराचे सीमा उत्तरेकडील साठी बेटासाठी वाढत आल्या. स्वातंत्र्य एकोणीसशे पंचावन्न नंतर बॉम्बे इलाकाची फाळणी करून महाराष्ट्र व गुजरात राज्यातील निर्मिती व्हावी अशी मागणी होती परंतु काहींच्या मते मुंबईला केंद्रशासित करावे असे होते. संयुक्त महाराष्ट्राच्या ओळीने खास प्रकार निवडणूक केला व मुंबईला महाराष्ट्र राज्याची राजधानी करण्याची मागणी केली. त्यावेळेस देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि गृहमंत्री मोराची देसाई यांनी विरोध केला तरीही मराठी आणि इतर सहकाऱ्यांची त्यांच्या विरोधात न जुमंता मुंबई ही महाराष्ट्रात केली. त्यासाठीच झालेल्या चळवळील दरम्यान केलेल्या गोळीबारात एकशे पाच लोक मरण पावली या एकशे पाच हुतात्म्यांच्या अहोदीनंतर एक मे एकोणीस साठ रोजी महाराष्ट्र राज्यातील निर्मिती झाली आणि त्या राज्यातील राजधानी मुंबईत राहिली. त्याच्याच स्मरणार्थ फ्लोरा फाउंडेशन यांचे करं ज्याचच शेजारी एक स्तंभ उभारून या चौकाचे नाव हुतात्मा चौक केले. एकोणीस सत्तर च्या शेवटी मुंबईने बांधकाम व्यवस्थित त्यासाठी भरभराट तसेच परंपरेतील लोंढे अनुभवले. याच काळात मुंबई कोलकत्याच्या मागे टाकून कलकत्त्याला मागे टाकून भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या शहर बनले. sir आता काय तुम्ही कुल्फी खायला आले होते. आता मी स्वीकार केल कि मी तुमचा सोबत बोलत आहे

अं सकाळपासून काही ना काही करत आहे तर विचार केला की आता कुल्फी खाऊन तुमच्या सोबत बोलू एक तास अच्छा म्हणजे बाहेर आले तुम्ही आता वाटतं चालतोय.

मी काय मी room ला बसलोय थोडं college थोडं हु सगळ्यांसोबत नाही एकटा आहे room ला आता कारण की एक मित्र माझा तो घरी गेलाय ना नांदेडला त्याचं काम होतं थोडं कोणत तरी exam होती तो exam द्यायला गेलाय.

ह त College side ला ते एक Hostel आहे न तीत मग त्याला room दाखवली त्याला मन्तल तू इत shift होऊन जा आम्ही दोघझन थामतो मन्टल मग इत. आम्ही दोघ झन म्हणजे साडे पाच भाड आहे Total याच मग आम्हाला आठविसे च्या आस पास येतो ते दोघांना. हम्म अस आहे.

रोजच life काही नाही College मध्ये जायचं असत साकडी उठून नव ला नव ते पाच पर्यंत lecture असत आमचे ते तितक करायचं मग धोड डोक टेकायच मग room ला आल कि थोडा अर्धा एक तास झोपायचं अं म्हणजे पाच ला सुटल कि पाच पंधरा पर्यंत room ला येतो मी मग सहा पर्यंत झोपतो Fresh वगेरे होऊन मग सहा ला उटो आनी रोज तीन घंटे अभ्यसाला बसतो मी सहा ते.

हा आन्ही त्याचा नतर मी अभ्यास केल्या नतर थोड बाहेर जातो मित्रासोबत बसतो जेवण वगेरे करून येतो. मग थोड परत एक घटा झोपतो आन्ही मग नतर अकरा च्या आस पास उठून परत अभ्यासाला बसतो तुमचा सारखी जे जीवन शैय्ली आहे तुमची म्हणजे तुम्ही रोज. रोज सकाडी उटता साकडी साकडी. आन्ही साकाड पासून नव ते पाच पर्यंत तुम्ही college हम्म करता मंझे तुमच्या एवड छान मंजे अस कस काय मंझे तुम्ही खूपच छान तुमची जीवन शेयली आहे तुम्ही व्यायाम पण करत असाल न साकडी उठून.